या पिक्चर मध्ये आपल्याला ई रिक्षा दिसत आहे आणि ई रिक्षाचा ह्यांडल एका व्यक्तीने पकडलेला आहे त्या व्यक्तीने पांढऱ्या कलर चा शर्ट घातलेला आहे.

आणि हाफ पॅन्ट घातलेला आहे.

तर एक तेथे एक मुलगा बसलेला दिसत आहे आणि एक मुलाने आपल्या श आ गळ्यामध्ये जॉकेट घातलेल आहे आणि --

अ दिस असे दिसत आहे आणि या या रस्त्याच्या बाजूला दोन खुर्च्या दिसत आहे त्या पांढऱ्या कलरच्या आहे यामध्ये एक बोर्ड दिसत आहे.

खुर्चीवर बसलेले आहे त्यांच्या जवळ एक बॉटल आहे पाण्याची अ दोन--

या पिक्चर मध्ये एक काचेची बिल्डींग दिसत आहे या बिल्डींग च्या काचेच्या तीन खिडक्या उघड्या आहेत खाली लाल पट्टी अ लाल अक्षरामध्ये--

आणि गाडीचा टप दिसत आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला एक तलाव दिसत आहे तलावाच्या साईड साईड नी मोठे मोठे झाडं दिसत आहेत.

या पिक्चर मध्ये आपल्याला एक मंदिरासारख दिसत आहे स्टेज वर दोन व्यक्ती उभ्या आहेत एक टेबल ठेवलेला आहे.

या पिक्चर मध्ये एक कार्यालय दिसत आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला रेल्वे स्टेशन दिसत आहे एक ट्रेन दिसत आहे ती लाल रंगाची आहे बाजूच्या साईड ने एक मालगाडी उभी आहे असे दिसत आहे.

आणि येथे विविध प्रकारचे स्टोल लागलेले आहे या स्टेशन वर --

या पिक्चर मध्ये आपल्याला एक पोस्ट ऑफिस दिसत आहे पोस्ट ऑफिस च्या बाहेर अ तीन लोक बसलेले आहे असे दिसत आहे एका व्यक्तीचे पाय दिसत आहे.

दोन व्यक्ती ब बसलेल्या आहे असे पूर्ण दिसत आहे एक व्यकती चॅनल गेट च्या जवळ उभा आहे त्याच्या बाजूला एक स्टूल आहे.

आणि तेथे नक्षीकाम केलेल आहे दरवाजावर.

आणि बाजूला एक अ अ म एक कच खुर्ची दिसत आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला चर्चच्या बाहेरचा भाग दिसत आहे वरती प्लसच चिन्ह आहे आणि एक टावर सारख बनवलेल आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला टी पॉईंट सारखा रस्ता दिसत आहे रस्त्याच्या कडेने काळा आणि पिवळ्या कलरचे असे दगड--

या पिक्चर मध्ये आपल्याला रस्ता दिसात आहे एक फुटपाथ सारखा रस्ता दिसत आहे आणि तलाव दिसत आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला एक अ चर्च दिसत आहे चर्चचा बाहेरचा भाग तो पिवळ्या कलर च्या बिल्डींग सारखा आहे.

आणि इथे आपल्याला दोन विंडो दिसत आहे त्या ओपन स्वरुपात आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला आ पहाड अ दिसत आहे. पहाडाच्या मधातच अअ मोठे मोठे झाडं लागलेले आहेत दिसत आहे.

आणि एक सोफा दिसत आहे आणि याठिकाणी एक कपाट दिसत आहे त्याच्यामध्ये खण आहे.

या पिक्चर मध्ये आपल्याला एक गुफा दिसत आहे त्या गुफेमध्ये एक व्यक्ती जाताना दिसत आहे त्याने टी-शर्ट घातलेला आहे.

एक अ रॉड दिसत आहे याठिकाणी आपल्याला म्म आकाश दिसत आहे म्म ढग दिसत आहे हिरवे हिरवे झाड दिसत आहे मोठे मोठे.

या पिक्चर मध्ये आपल्याला एक बगीचा सारख मोकळ मैदान दिसत आहे.

या पिक्चर म या पिक्चर मध्ये आपल्याला एक प्रोग्राम पाहायला मिळत आहे आणि याठिकाणी दोन लेडीज समोर आहे.

या पिक्चर या पिक्चर मध्ये आपल्याला एक व्यक्ती दुमाने हात खाली घालून उभा आहे त्याने निळ्या कलरच जॅकेट घातलेलं आहे.